इथं रेल्वे स्टॅन्ड आहे आणि रेल्वेला स्टेशन आहे रेल्वेचं आणि इथ रेल्वे थांबलेली आहे आणि इथं ते लोकल रेल्वे ते आणि इथं गर्दी आहे आणि माणूस थांबलेला आहे पोरं पोरी पण आहे इथं आणि उजाला आहे.

इथे नर्सरी आहे ते नर्सरी त लय मोठं नर्सरी आहे इथं आणि इथं पूल आहे पुला चे झाड आहे शो चं झाड पण आहे ते कुंड्या पण ठेवलेल्या --

मंदे काडे आणि इथं शो ची पण झाडं आहे ऊन आहे आणि इथं पडदा टाकलेला आहे मारला इथं हिरवगार आहे कापडं आणि आकाश निळ आहे ऊन आहे आणि मोठं मोठं तिथं बिल्डिंग आहे.

इथं एक दुकान आहे दुकानातून--

हिथं तर पेन आहे ते पेन अलग अलग कंपनीच पेन आहे आणि इथं पण लय मोठा पेन आहे आणि--

आणि अप्सरा पेन्सिल आणि हिथं इरेजर पण आहे आणि ते आणि लय लय ते कंपन्यातून आणून आलेल आहे लय मोठी कंपनी आहे.

मोठं झाड आहे आणि नारळाचं झाड आहे शो चं झाड आहे शो चं झाड आहे आणि कटिंग केलेल आहे शो चं झाड आणि इथं एक लहान ऑफिस आहे ते येलो कलर चं --

अनि हित हाय साड्या शर्ट ठेवलेलं हाय.

काहीतरी भेटलेलं आहे तिने घेऊ लागली.

आणि साईडला झाड आहेत मोठे झाड आहे उंच झाड आहे आणि हिरवीगार झाड आहे आणि इथं घर आहे ते व्हाईट कलर आणि चॉकलेटी कलर आहे दिलेलं.

आणि अ आका ऊन दि ऊन आहे आणि आकाश निळं आहे.

इथं दस पंधरा तर हरिण आहे आणि गवत खात आहे आणि झाड पण आहे तिथं जंगली झाड पण आहे ते मोठ झाड पण आहे तिथं आकाश निव्वळ आहे आकाश नी थोडं ढग आहे आणि इथं --

एक होटल आहे होटेलातून लोक बसलेला आहे चेअर आहे आणि टेबल आहे टेबलवर पण चेयरवर --

टेबल वर बसलेलो आहे आणि एक लेडीज आहे आणि इथं पर्स ठेवलेला आहे टेबल वर आणि इथे ए_सी पण आहे आणि इथं लाईट आहे लायटा पण चालू आहे.

नमस्कार करतो आणि पाण्यातून डुबून दोन तीन बुटके डुबून आणि निघून जातो तीन लई --

इथ मंदिर आहे आणि मोठं मोठं मोठं तिथं उम्म बेल आहे घंटी आहे आणि इथं सूचना आहे ते--

इथे झाडावरती लायटिंग सजवलेलं आहे आणि ते सगळं छोटं मोठं झाडांनी लायटिंग सजवलय आणि त्याचं अक्स आहे ते पाणी तेन बघ दिसतंय डबल आणि --

हे तर घर आहे आणि घरातन एक फॅन आहे.

माणूस आहे म्हातारा आहे आणि एक पोरगं पण आहे जे खेळतंय.